आणि त्याच्या जवळ एक भिंत आहे भिंतीचा रंग क्रीम कलर व त्या ठिकाणी त्या भिंतीला पाइप जोडलेला आहे त्या पाइप चा रंग काळा असा आहे.

काही खडक व खडकांवरून पाणी वाहताना दिसत आहे आणि ते एका झऱ्या व धबधब्या सारखे दिसत आहे.

नो स्मोकिंग अस अ नाव लिहिलंय त्याचा कलर रं रेड आहे.

लेल्या फोटो मध्ये एक व र रूम दिसतोय त्या रूम मध्ये काही मा मा पुरूषांचे व एका महिलेचा पुतळा आहे त्या महिलेच्या पुतळ्यात --

या फोटो मध्ये ऑटो रिक्षा दिसताएत त्या रिक्षांचा कलर ब्लॅक व येल्लो असा आहे आणि त्या ठिकाणी--

टी-शर्ट घातलेले आहे अन त्या ठिकाणी मंदिराच्या पायऱ्या देखील दिसत आहेत.

त्याच्या डोळ्याच्या ठिकाणी पर्पल कलर दिसत आहे आन त्याच्या मागच्या साईड ला एक रस्ता व रस्त्याच्या कडेला काही झाडेझुडपे देखील दिसत आहेत.

हा एका ए.टी.एम. मशीन च्या रूम चा बाहेरचा फोटो आहे त्या ठिकाणी दोन अ मुले उभे आहेत त्यांनी एकाने नाइट ड्रे--

काही पुरशांच्या मूर्ती देखील त्या ठिकाणी कोरलेल्या आहे.

दिलेल्या फोटो मध्ये एक न्यायालय आहे ते न्यायालय धुळे येथील आहे आणि त्या न्यायालयाचे नाव जिल्हा स् व सत्र न्यायालय धुळे असे आहे अन त्या ठिकाणी एन्ट्री गेट मधून एक पुरुष जाताना दिसत आहे व एन्ट्री गेट जवळ फुलांच्या माळांनी--